त्या पोस्टरा वर एक बाई व माणसाचे चित्र दिसत आहे त्या पोस्टर वर नाव लिहिलेले आहे.

ही एक तीन चाकाची गाडी दिसत आहे गाडीचा रंग बघा पिवळा दिसत आहे मागच्या बाजूला हिरव्या रंगाच्या--

आजूबाजूला हिरवी झाडे दिसत आहे डोंगर दिसत आहे आकाश निळ्या रंगाच दिसत आहे.

हिरव्या पानांची वेल लावलेली आहे टेबल आहे एका टेबलावर एक ढोल दिसत आहे.

ही एक नदी आहे बघा किती छान व किती शांत दिसत आहे निळ्या रंगाच पाणी दिसत आहे.

केळी दिसत आहे केळी चा एक खांब आहे सफरचंद ठेवलेले आहे एक माणूस--

छोटी छोटी हिरवी गवते आहे.

पिवळ्या रंगाची भिंत दिसत आहे निळ्या रंगाची दोन पोस्टर दिसत आहे.

आजूबाजूच्या परिसरात हिरवी झाड दिसत आहे डोंगर आहे.

भिंतीला रंग दिलेला आहे तो रंग थोडा क्रीम कलर व थोडा काथिया रंगाच आहे.

ही एक बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग दोन माळ्याची आहे त्याला खोलच खोल दिसत आहे निळ्या रंगाचे दरवाजे --

बाहेर एक फोर व्हीलर गाडी दिसत आहे.

बगीच्याचा आजूबाजूला ताराचे कुंपण केलेले आहे एक गोल आकाराचा झुला दिसत आहे त्यावर--

वर पत्र्याचं शेड आहे बहुतेक काम चालू आहे.

कोट घातलेला आहे एक बाई चालतानी दिसत आहे तिने केशरी रंगाचा--

हा एक हॉल दिसत आहे.

बाहेर एक पांढऱ्या रंगाच पडदा आहे निळ्या रंगाच बॅनर वर नाव लिहलेल आहे वर एक गॅलरी दिसत आहे.

त्या झाडांना किती छान आकार दिलेला आहे चौकोन एल अश्या आकाराची डिझाईन केलेली आहे.

बहुतेक हा एक थेटर आहे थिएटर च्या बाहेर बघा बिल्डिंग वर पोस्टर लावलेले आहे.

इथे काही दुकान दिसत आहे रोड आहे रोडावरन एक बाई जात आहे हिरव्या रंगाच वरुण एक मॅट टाकलेल आहे.

इथे सिनेमा चे पोस्टर लावलेले आहे दोन पोस्टर दिसत आहे एका पोस्टरा मध्ये दोन हीरो बंदूक घेऊन आहे.

दोन बिल्डिंगा दिसत आहे एका बिल्डिंग ला लाल रंग दिसत आहे चौकोन खिडक्या आहे खाली काही गाड्या आहेत.

आजूबाजूला हिरवी झाडे आहे मध्य भागून रस्ता आहे आजूबाजूला दोन भिंती दिसत आहे.

खाली एक पांढऱ्या रंगाच पाइप दिसत आहे एक भिंत दिसत आहे भिंतीला पिवळा रंग आहे.